अतिशय मोट्ठी उंच अशी इथ मूर्ती आहे आपण येथे सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी ही येऊ शकतो.

हे एक सुमित्रा डोळ्यांचे हॉस्पिटल आहे.

हा एक विद्यार्थी मीटिंग हॉल आहे इथे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात इथे प्रोजेक्टर --

इथे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे अव्हेलेबल आहे मुलांचे मुलींचे वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळ्या फॅशनचे कपडे अव्हेलेबल करून मिळतात हे --

ते इथे पीक पिकांना वाव मिळते व पीक उत्तम प्रकारे--

एक प्रसिद्ध असे हॉटेल आहे इथे आपण ब बघू शकतो की अनेक लोक इकडच्या जेवणाचा स्वाद घेण्यासाठी येतात.

इथे अ कोणाला एन्ट्री दिली जात नाही. अतिशय अ सिक्युरिटी इथे असते.

ही एक मोठी बिल्डिंग आहे. इथे आपण खूप काही अं अकॅडमी सुद्धा आहे इथे.

अं खूप सारे इथे व्हरायटीज एका बिल्डिंग मध्ये येऊन जातात आपल्याला फ्रेश अस येथे ज्यूस प्यायला मिळतील.